बर मला जरा तुझ्याकडून थोडी माहिती हवी होती वेळ आहे तुझ्याकडे बोलायला?

हां म्हणजे निवडणुका अ आहे म्हणजे लोकशाही एक महत्वपूर्ण प्रक्रिया आहे ज्या द्वारे आपल्या प्रतिनिधीता निवडते निवडणूकद्वारे आधुनिक लोकतंत्राचे लोकं या विभन्न विभिन्न पदांवर येण्यासाठी व्यक्तींना निवडतात तर मी आता टीव्ही वरती पण सारखं बघते आज हा पक्षातला दुसऱ्या पक्षात गेला तो हिकडे आला हा हिकडे आला.

तर ह्या निवडणुक प्रक्रिया म्हणजे कसले काय असतात निवडणुक प्रक्रिया म्हणजे कशी असते? निवडणुक प्रक्रिया म्हणजे कशी निवडणूक आयोग जर पाच वर्षांनी प्रत्येक क्षेत्रियात निवडणूक घेतात ग्रामपंचायतीची, नगर परिषधेची असेल मग विधानं सभेची असेल लोकं सभेची असेल दर पाच वर्षांनी

निवडणूक आयोग ही स्वतंत्र यंत्रणा आहे आणि ती निवडणूक घेतली जाते पाच वर्षांनी. आपलें प्रतिनिधी आपण एवढी लोकसंख्येतला देश आहे मोठा त्यामुळे आपलें प्रतिनिधी पाठवतोय आपण आपले प्रश्न मांडण्यासाठीवरती यासाठी निवडणूका होतात.

हुं हुं पण आता पंतप्रधान जो निवडतात तो कसा काय निवडतात? म्हणजे काय मला समजलं नाही? पंतप्रधान म्हणजे कसं आपलं एकूण पूर्ण देशामधून आपल्या पाचशे त्रेचाळीस खासदार निवडून जातात

साधारण जिल्ह्याला एक अशा प्रकारे किंवा दोन जिल्हे मिळून असे एक खासदार निवडून आपण पाठवतो

लोकप्रतिनिधी म्हणून आणि ते खासदार निवडून आल्यानंतर तो आपला जो नेता निवडतात तो पंतप्रधान होतो. अच्छा अच्छा ओके ओके आणि मग मुख्यमंत्री म्हणजे निवडतात तो कसा काय मुख्यमंत्री होतो? तो कसं प्रत्येक राज्याला विधानसभेच्या सीट ह्या ठरलेल्या आहेत महाराष्ट्राला जशा दोनशेआठ्यांशी सीट आहेत हा

तस त्याच्यातून ते आमदार निवडून जातात आपण जसे खासदार निवडून पाठवतो

तसे आमदार निवडून जातात लोकांमधून आणि तो आमदार ना

हा केंद्रात आणि एक राज्यात असंच ना हा बरोबर म्हणजे राज्यात जो असतो तो मुख्यमंत्री म्हणतात.

हो आणि केंद्राचा असेल तो पंतप्रधान

पण मग आता गावं असेल आता हे झालं शहर म्हणजे मोठे काय म्हणतात नगरपालिका पण जेव्हा गावं असेल. तर त्या गावामध्ये म्हणजे कसं काय म्हणजे केलं जातं.

ग्रामपंचायती असतात साधारण तर त्या गावामध्ये ग्रामपंचायती असतात ग्रामपंचायतीमध्ये सदस्यांनी आपला जो नेता निवडतात.

अच्छा अच्छा अच्छा पण ठीक आहे आता सरपंच समजा असेल तर मी आता समजा गावात रहायचं तर मी आता सरपंचाच्या हेच्या निवडीसाठी उभी राहू शकते?

तुझी वयाची अट पूर्णकरत असशील तू आणि त्या गावाची जर तू नागरिक असशील

पण त्याच्या आधी मला गावातून निवडून वगैरे द्यावं असं काही लागतं का?

असं काहीच नाही तू डायरेक्ट खासदाराला सुद्धा उभी राहू शकतेस तू.

हो वयाची अट तुझी जर पूर्ण झालेली असेल आणि तू भारताची नागरिक तुझ्याकडे सगळे डॉक्युमेंट्स

डॉक्युमेंट्स आहेत ते तुझ्याकडे असतील तर तू उभी राहू शकतेस ना. अच्छा अच्छा मस्तंच मग मला हे काही माहिती नव्हतं. आणि हे आपण ना आता निवडणूका होतात तर ते निवडून जे आलेले कोण पदाधिकारी ना जे काय पदाधिकारी असतील तर ते म्हणजे अ लोकांची सेवा करण्यासाठी निवडले जातात ते खरंच म्हणजे तुझं काय मत की लोकांची खरंच सेवा करतात कां ते? कसं असतं की त्यांना जर पाच वर्षांनी परंत उभं रहायच असतना त्यामुळे त्यांचा कल काम करण्याकडे असतो हा आणि थोडक्यात जनतेनं सुद्धा जागृत राहून

त्यांच्याकडे आपली काम नेऊन आपली कामं कशी होतील ह्याकडे जनतेनं सुद्धा त्याच्यासाठी पाठपुरावा करावा लागतो जनतेलासुद्धा म्हणजे नुसती त्याला असं दोष देऊन काय फायदा नाही तर

करणार त्याला बरेच लोके सांगत असणार सगळ्यांची मग तेंच्या हाथून होणं कठीण असत प्रत्येकानं आपल्या कामाचा पाठपुरावा आपण जनतेनं सुद्धा जागृत करायला पाहिजे. बरोबर म्हणजे अ नुसतं आपल ते लोकं आलेकी आपलं बडबडत बसतात हे आमचं कामं हे आमचं कामं करत नाहीत ते आमचं काम करत नाहीत म्हणजे जनता सुद्धा त्याला जबाबदार आहे की त्यांनी सुद्धा प्रत्येकवेळेस त्यांच्याकडे नीट माहिती दिली पाहिजे त्यांच्याकडे घेऊन गेलं पाहिजेते काय अर्ज असतील तर त्यांच्याकडे अ पोहोचवले पाहिजेत असच म्हणायचं आहेना तुला. नक्कीच नक्कीच कारण आपला देश खूप मोठा आहे लोकसंख्या भरपूर आहे त्यामुळे एक खासदार किंवा एक आमदार शिवाय एक सरपंच नाही पोहचू शकतं प्रत्येक व्यक्तीपर्यंत बरोबर बरोबर आणि त्यांची काम पण भरपूर असतात तर ते काय काय प्रामाणिक पणे करतात आणि

खूप माहिती एकदम मस्त वाटलं पुढचा विषय घेऊन मी परत येईन मस्त वाटल छान बाय.